भारतात TB चे वाढते प्रमाण हे एखाद्या महारोगाप्रमाणे आहे. हि बाब आपल्याला आकडे वर वरून लक्षात येईल गेल्या दोन वर्ष्यात खाजगी रुग्णालयात मोठया प्रमाणात TB चे रुग्ण उपचार घेत आहेत,

परंतु पाच वर्षय पासून अनिवार्य केले आहे भारतातील TB हा केवळ उपचाराने बरा होतो, असे अहवालात म्हंटले आहे. मात्र प्रत्येक्षात केवळ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 कितीतरी पटीने अधिक TB चे रुग्ण आहेत. भारताच्या चुकीच्या आकडेवारीमुळे या आजाराचे जागतिक पातळीवर परिणामाचीच अचूक माहिती गोळा करण्यास अडथळे निर्माण होत आहेत. भारतात दोन हजार चौदा मध्ये एकूण प्रकरणाच्या छपन्न टक्के आणि दोन हजार पंधरा मध्ये एकूण साठ टक्के प्रकरणांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी सरकारी दवाखान्यातील आहे त्यात खाजगी रुग्णालयांची आकडेवारी ही नाममात्रच आहे. त्यामुळे,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

मान्य केले आहे दिर्घकाळापासून पौष्टिक अन्न न मिळाल्याने क्षयरोग होण्याचे प्रमाण अधिक आहे. भारतात क्षयरोगाच्या पंचावन्न टक्के रुग्णास कुपोषण कारणीभूत असल्याचे एका अभ्यासातून निदर्षणास आले आहे. observer, research foundation च्या मते जोपर्यंत नागरिकांना पौष्टिक भोजन आणि चांगले राहणीमान उपलब्ध होत नाही, तोपर्यंत TB सारख्या आजारातून सुटका मिळणे अशक्य गोष्ट आहे. एकूण काय तर गरिबीचा मुकाबला केल्याशिवाय निर्मुलन अशक्य आहे धन्यवाद.

संत तुकाराम महाराजानी अत्यंत छान पद्धतीने सांगितल्या आहे कि लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा म्हणजे आपले लहानपण हे ज्याप्रमाणें मुंगी साखरेचा कण खाते, त्याप्रमाणेच आपले लहानपण देखिल असते, आणी अशाच या विषयावर आपण आज माह्यती घेराण आहोत तर बालपण हा प्रत्येक व्यक्तीच्या मौज मजेने भरलेल्या आयुष्यातील महत्वाचा भाग असतो माझे बालपण खूप आनंदात गेले आणी माझे बालपण गावातच गेले मी लहानपणी खूप खोडकर असायचो आणी घरात सगळ्यात लहाण असल्या मुळे मला सगड्यांकडून खूप आपुलकि मिळायची लहानपणी सकळी लवकर उठणे मित्रान सोबत शेतावर जाणे TUBEWELL खाली आंघोड करून हसत हसत घरी पडणे आमचा दिवस असाच शुरू व्हायचा लहानपणा पास CREAM आवडते त्या मुळे लहानपणी रोज सकाळी मलई सोबत पराठे खाण्यात एक वेगळाच आनंद असायचा माझी शाळा पण घरा पासून हाकेच्या अंतरा वर होती त्या मुळे आम्ही सर्व मित्र पाईच शाळेत जायचो आणी शाळेत आवाज करून खूप मजा करायचो दुपारी घरी आल्यावर आईच्या हातून थंडगार लस्सी मिळायची आणी पुन्हा हस्तमुख विनोद शुरू व्हायचा हे माझ्या बालपणा बद्दल झाले परंतु एखादयचे बालपण कशे असू सकते त्या बद्दल मायती घेऊया प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुंदर आणी निर्मळ आठवण माझे बालपण होय

कडू गोड चांगल्या वाईट आठवणीं भरलेले असते ते महणजे प्रत्येकाचे बालपणच माझे बालपण हि आजी आजोबा आणी आई बाबा यांच्या सहवासा मध्ये अगदी मजेत गेले त्या मुळे बालपण हा प्रत्येकाच्या जीवनातला अमूल्य असा आठवणींच्या ठेवा आहे कारण बालपनित माणूस लहानपणात, आई-वडिलांच्या सहवासात राहतो आणी तो सर्वलोकन मध्ये आनंदाने वावरत असतो आनंदाने वावरत असतो आणी त्या मुळे आपन त्यामुळे आपन हसत-खेळत आपले जीवन, रंजक पद्धतीने जगत असतो आणी कौतुकाची थाप आपल्यावर सतत नेहमी पडत असते आता जसे की, आता मी माझा बालपणा बद्दल सांगतो, कि गेले जीवनाविषयची प्रेरणा देणार आणी लडाई-लडाई च कौतुकाची थाप देनारा, जे माझ्यावर जीवनामधे लडाइयच जोतक म्हणून देनारी, देनारे माझे जी सर्वकौतुकाची थाप देनारे,

कुटुंब सदन कुटुंबातिल असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती आर्थिक स्रोत होता तो आर्थिक स्रोत बडकट नवता त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिचे आर्थिक स्रोतांची गणिती

आपल्या गोष्टी ह्या आपल्या बाळकडू असतात त्यामुळे आपल्या जीवनाच्या आठवणीनं मध्ये आपले बालपण हे नेहमीच घर करून राहत असते कारण जसे संत तूकारामांनी म्हटले आहे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा अशी इच्छा सर्व मोठ्या माणसांना होत असते बालपणीचा आनंद निरागस आणी निष्पाप असतो लहानपणी वेगळीच मजा असते, तीथे भूत-भविष्याची फिकीर नसते कसल्याच काळज्या जवाबदाऱया नसतात खावे प्यावे आणी मोकड्यारानी पाडसा सारकी मुक्त हुंडवावे एवढेच आपले काम असते कोणाची भीती नाही शाळेत जाणे नाही कि गुरुजींच्या हातचा मार खाणे नाहि वार्यासारखे फुलपाखरी आयुष्य ज्याला कुठेही अळथळ नाही लहानपणी पाहिलेल अनुभवलेली प्रत्येक गोष्ट नव्या नवालाईची असते त्यात वेडेचे भाण आणी काळाची जाण नसते काही करा हसा खेडा बागड रुसा बडबडा नाहीतर खुशाल रोडा जाता येता सर्वांनी पापा घ्यावा नाहीतर प्रेमांनी कुरवाडावे लहानपणी जग काही वेगडेच असते तिथी परिरानीचे राज्य असते chocolate चे बंगले आणी त्या बंगल्याना गोड्या बिस्किटांचे दारे खिडक्या असतात, चांदोमामा आणी चांदण्या सख्याप्रमाणे खेड़ायाला असतात, आकाशाच्या अंगणात कितीहि धुडघूस घातला तरी कोणीही ओरड़त नाही छोटे से काम केले तरी कौतुक आणी बक्षिसांची खैरीत असते बालपण म्हणजे अवखड वाहनारा निर्मळ झरा जीतले पाणी कधीच प्रदूषित होत नस्ते हा जरा बारमाही खडकडत वाहत असतो जीवनातील वसंत ऋतू आणी कोकिळेचे गुंजन म्हणजे बालपण यात मणमयूर सतत फुललेला असतो

तीच आपल्या बाळाला जीवनात वागण्याचे संस्कारांचे पाहिले धडे देते आईचे बोट धरून चालायला शिकलेले मूल सदाचाराचे आणी सदवर्तनाचे धडे घेते जगात आपला ठसा उमटवण्या साठी मुळाला त्याची आई बालपणीच शिदा देते तोच शिदा त्याला पुढे जीवनभर पुरतो बालपणीचा दुसरा अंग म्हणजे गुरु शिक्षक त्याचे केंद्र म्हणजे शाळा जीवनाची नौका ऐलतिरावरून पैलतीरावर नेण्यासाठी समर्थ बनवणारे शिक्षक बालकाला विध्वत्ता बहालकरून विविध विषयात पारंगत करतात संकट आणि अडचणींचा सामना करण्याचे ज्ञान देतात गुरु आपल्या सदाचारने त्याला संस्कारित करतात आपल्या पायावर ऊभा राहण्यासाठी सक्षम करतात तेव्हा त्याचे बालपण संपत्ते त्या मुळे, आपल्या जीवनात बालपण हे अत्यंत महत्वाचे असते कारण लहानपणी कोणी शीव्या दिल्या, कि आईचा कुशीत लपाईचे, लहानपणी आईच्या लोरी आयकून झोप यायची पण आता शांत झोप लागत नाही, लहानपणीच्या त्या सोनेरी दिवसात आम्ही खेळायचो कधी दिवस आणी कधी रात्र झाली कडतच नाही, लहानपणी तो कोणाच्या तरी बागेत जाऊन फळे तोड़ायाचा आणी शत्रुत्व आणायचा, मग बागाचा चौकीदार माघे धावायचा ते दिवस कोणाला आठवत नाही कदाचित म्हणूनच बालपण हा आयुष्यातील सर्वात मौल्यवान लक्षण असतो सर्वात मौल्यवान लक्षण असतो म्हणून आपण हि आपल्या बालपणीचे दिवस आठवल्या पाहिजे, कारण बालपण हा जीवनातला सर्वात महत्वाचा भाग आहे, कारण बालपणी आपण ज्या गोष्टी करतो त्या गोष्टी आपल्या सोबत आयुष्यभर असतात आणी त्या मुळे बालपण हि कौतुकाने, जाणे महत्वाचे असते

कोणाचा संकट आणी लडाई लडनार आहे मोठा जीवनाचा बालपण असतो, आणी बालपण हे कोणाचा संकट जाऊ नाही, बालपण हि मोठ, सगड्यांचा हसत खेडत जावं बालपणाची लडाई प्रत्येकानं नेमही लडत राहणं गरजेच्या राहत बालपणी आपल्या साठी खुबचं संकटनानी वेढलेल असत बालपणामुळे आपल्या जीवनाला आकार येतो

मुलगा हा अनुकरणाने जास्त शिकतों आणि त्या मुळे बालपणात आपण ज्या गोष्टी शिकतों ज्यांच्या कडे पाहतो जे आदर्श आपण डोळ्या समोर ठेवतो तसेच आपण करणाचा प्रयत्न करतो म्हणून बालपण एखाद्याचा जीवनाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे त्या मुळे बालपणीचे दिवस हे अत्यंत महत्वाचे आहेत आणी त्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे ते बालपण अगदी सुरेख आणी सुंदर व्हायला पाहिजे आणी त्यासाठी आपण मनापासून प्रयत्न केले पाहिजेत कारण हेच बालपणीचे दिवस आपल्या भविष्यासाठी तयार करत असतात त

हां, काय करते. काय बसलेय. आपल्याला आज एका विषयावर थोडं बोलायचं होतं. sports बद्दल

एकूणच sport मध्ये कोणत्या कोणत्या ह्याच्यात तुला आवड आहे? hello त्याच्याबद्दल थोडी माहिती सांग ना मला काये तासा hello बोल ना सांग ना धनुर्विद्याबद्दल माहिती सांग थोडी. सांग ना मग लवक phone तसाच ठेऊन बोलत रहा. खेळ आपल्याला धनुर्विद्या म्हणजे अं बाण चालवणे. त्याच्यामध्ये practice करावी लागते हातांची main म्हणजे हातांवरच असतं सगळं तिथं game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

त्याच्यामध्ये आपण स्वतः नाही करू शकत आहे. ते समजा.

स्वतः practice करू शकत नाही आपण त्याला teaching वगैरेच लागते. दुसरं शिकवणारं असलं पाहिजे.

व्यायाम लागतो ना सगळं हातांवरच मेहनत आहे त्याची हातावर म्हणजे एवढं ओझं. ते बाण आणि ते धनुष्य असतं ते आपलं स्वतःला घ्यावं लागतं का ते?

स्वतःचा bow स्वतःच घ्यावा लागतो.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 पंधरा सोळा हजारापर्यंत बसतं, हलक्यात हलका घेतला तर पंधरा पर्यंत दहा पर्यंत पण बसतो. भारी घ्यायचा .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 आहे ना सत्तावीसपर्यंत.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 खेळता येतं पुढे मग open मध्ये. मग open मधून आपण सव्वीस सत्तावीस म्हणजे सत्तावीस पासून पुढं बत्तीस, तीस, पस्तीस पर्यंत खेळू शकतो आपल्या category नुसार.

step असत्यात त्याचे पूर्ण म्हणजे पूर्ण नाही का अं ती गवत type बनवलेली गादी असते. त्या गादीला आपले म्हणजे निशाणा लावण्यासाठी याचा एक chart येतो त्याला round असतंय. तीन colour चे.

पिवळा, लाल आणि निळा हे तीन colour असतात. आपल्या shoot वर आहे. किती फुटांवर shoot करायचं? दहा फुटांवरून, वीस फुटांहून, तीस फुटांहून. वीस तीस फुटापर्यंत . तेवढ्या ह्याच्यातून तेवढं लावायला लागतं ते परत bow set करावं लागतं. बरोबर लागण्यासाठी किती अंतर आहे, काय आहे. teacher असतील ना शिकवायला त्याला काय सांगायला सगळं. हां teacher सगळे. लावण्यापासून ते व्यायामपर्यंत. risk~risk~risk factor काय असतो? ते open कुठंपण खेळता येत नाही त्याला एक stadium च असतो की तिथं आजूबाजूला.

teacher ची teacher ची fee असलं ना त्याची काही?

teacher ची fee.

फुकट कोण शिकवतंय? फुकट कोणी नाही शिकवत आता. अं काय म्हणले?

हां का. महिना व्हावा लागतोय.

तरी सहा हजार रुपये का काही आणि per महिना म्हंटल तर अकराशे रुपये का काहीतरी. हां हां. अकराशे की काहीतरी होती अन असं जर समजा तुम्ही. म्हणजे सहा महिन्याचं किंवा वर्षाचं करणार असेल तर ते सात का आठ हजार रुपये घेत्त.

आणि~ सात का आठ हजार रुपये. हां.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

सहा महिन्याचे आठ आठ हजार घेतात. म्हणजे वर्षाला सोळा हजार पण वर्षाला कमी पैसे घेत असतील ना तेवढे दहा बारा हजार रुपये. ते बाण खराब होत असतील ना त्याचे ते बाण मारून मारून त्याला पैसे लागत असतील परत.

फक्त त्याचं ते ते बांबू भेटतात ते ते आपलं sport academy हे असतं ना दुकान.

हां हां तेच म्हंटल की त्याचं काय कसं काय.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

आणि अं तेच म्हंटल आणि त्याच्यात शिक्षक लोकं पूर्ण वेळ आता तुम्हाला सांगतो सुरवातीला सुरवातीला हे करत असतील ना.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

तिथं पूर्ण training माहिती सांगितली जाती. वयांची अट सांगितली जाती. माहिती सांगितली जाती. त्या माहितीनुसार आपण कोणत्या game मध्ये बसतो ते आधी ते सांगताहेत मग त्या game साठी आपण पात्र आहेत का नाही ते पात्रता बघत्यात आपली fee वगैरे जर इथून भरायचं असेल open मध्ये करायचं असल तर स्वतःच शिकावं लागतं सगळं दुसरीकडे पैसे खर्च करून

आणि~ नंतर जर तुम्हाला असं वाटलं की आता आपण स्वतः शिकू शकतो पण तसं नाही आहे जोपर्यंत एखादं sir च्या हाताखाली train होत नाही तोपर्यंत आपण स्वतः arrow कसा चालवायचा हा कधीच शिकवू शकत नाही.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

जो चाळीसपर्यंत पन्नासपर्यंत निशाणा व्यवस्थित लावता येतो ते चांगल्या शिकाऊ sur कडूनच शिकू शकतो, असं आपण स्वतः नाही शिकत. आणि ते तू वयाचं सांगितलं सत्ताविस वर्षापर्यंत पण start कितीपासून आहे? दहा बारा सुरवातीपासून वय असतं ना पाच वर्षापासून, सात वर्षापासून. आहे ना त्याला चौथी चौथी पासूनच start होतंय ते. असं आहे का तर माझे दोन मुलं आहेत ना मला त्यांना शिकवायचं आहे हे.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

तू किती वर्षापासून start केलतं?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 पाच वर्षाचे असताना. पाच, सहा वर्षापूर्वी केलतं म्हणजे मी त्यावेळेस first year ला होते त्यावेळेस.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 तसं काय नाही आहे बाणाचं~ मापापासून आहे.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 असं आहे का हम्म मग arrow म्हणजे लहान पोरांचे वेगळे असते अन मोठ्या माणसांचे वेगळे असते.

मोठ्यांना तर सहा सात किलोचा आठ किलोचा असतो. लहानांचा दोन किलोपासून असतो.

त्याच्यासाठी तर मंग काही काही लोकं नाही का मग आधीच लेकरांना train करतात.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

तेवढा तो game चांगला खेळू शकतो लेकरू.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 fee वेगळी तितकीच राहती का तर सगळी training तीच दिली जाती ना. fee सगळ्यांना same च राहती का?

आणि त्यांना sir त्यांचे वेगळे असत्यात का same तुमचे आणि त्यांचे sir एकच? नाही group three type असत्यात ABC तीन. हां तेच कसा असेल. आठपर्यंत वेगळे असत्यात. आठ ते first year पर्यंत वेगळे असत्यात.

आणि first year पासून open पर्यंत वेगळे असत्यात sir लोकं म्हणजे senior त्यांचे junior त्यांचं असे मग त्यांना ते त्यांच्या पदवीनूसार दिलं जातं. हां तुमच्या group मध्ये असतील ना लहान पोरं. group मध्ये नसतं ते group मध्ये पण असतं, पण, मोठ्याल्यांच्या ह्याच्यात नाही आहे ते.

हं hello madam आवाज येतोय का? हा म्हंटल तुम्ही तुम्ही खेळल्या होत्या का नाही वरती?

हां का मग राज्यस्तरीय certificate वगैरे आहे का नाही आपल्याकडं

त्याची ते राज्यस्तरीय खेळण्यासाठी त्याची तयारी वेगळी असेल ना काही?

हां मग सगळ्यांचीच निवड नसेल ना होत, त्याला काहीतरी training वेगळी असेल ना थोडीफार तिथपर्यंत जाण्यासाठी.